या मॉल मध्ये मोठा सोफा ठेवलेला आहे आणि खूप साऱ्या लाईट सुद्धा आहे.

त्या बाजूला एक खिडकी सुद्धा दिसत आहे एक दरवाजा दिसत आहे बंद आणि त्या बाजूला एक स्टँड सुद्धा दिसत आहे.

खूप साऱ्या रॅक दिसत आहे त्या रॅक मध्ये वेगवेगळी सामान लावलेले दिसत आहे.

हे चित्र एका मीना बाजारचे आहे यामध्ये --

हे चित्र एका फंक्शन मधले वाटत आहे.

खायचे सामान वगैरे ठेवलेल दिसत आहे एका रॅक मध्ये पेडीगरी सुद्धा दिसत आहे.

आणि त्यामध्ये लाईट सुद्धा लावलेली आहे एक टाकी आहे त्या टाकीम टाकीजवळ बेसिन सुद्धा आहे.

आणि लाईट सुद्धा खूप सारी दिसत आहे.

हे चित्र एका नदीचे आहे नदीत बोट दिसत आहे.

हे चित्र एका घराचे आहे त्या घराचे बा--

या घरात मोठी व्हाईट कलर ची ग्रिल दिसत आहे आणि बाजूला एक खिडकी सुद्धा दिसत आहे त्या खिडकीला तीन --

आणि मागे खूप सारे झाडे दिसत आहे.

दंगल हा घनदाट दिसत आहे आणि एक व्यक्ती सुद्धा दिसत आहे.

या चित्रात भिंत दिसत आहे आणि समोर मोठे मोठे दगळ दिसत आहे दगळाची भिंत खूप मोठी आहे.

ते खांब घोड्याला उड्या मारण्यासाठी ठेवलेल्या आहे.